मछ्या ठेवलेले आहे एका बॉक्स मध्ये एक मोठी मच्छी आहे अन बाकीच्या सर्व छोट्या मच्छा आहे थोड्या.

ही एक नदी आहे खूप मोठी नदीच्या आजूबाजूला खूप सारे झाड आहे आणि त्या --

इथे काही कार्यक्रम सुरू आहे आणि त्या कार्यक्रमांमध्ये खूप सारे लेडीज जेन्ट्स जेवण करुन राहिलेले आहे.